इथे गवत दिसत आहे ज्याचा रंग हिरवा आहे व येथील फरशीचा रंग हा चॉकलेटी दिसत आहे.

हा एक किल्ला आहे जो दगडापासून बनवला गेलेला आहे त्याच्यावरती एक झेंडा लावलेला आहे.

इथे एक स्त्री दिसत आहे जी मासे विकत आहे.

त्याच्या शेजारी अनेक टप आहेत ज्याचा रंग निळा लाल गुलाबी असा आहे व समोर ग्राहक उभे आहेत.

अनेक झेंडे लावलेले आहेत झेंड्याचा रंग केशरी असा आहे.

इथे एक स्त्री बसलेली आहे जिचे केस काळ्या रंगाचे आहेत व तिच्या केसाचे--

इथे एक रस्ता दिसत आहे ज्यावरती अनेक माणसे चालत आहेत पाठीमागे मोठ मोठी हिरवी झाडे दिसत आहेत.